मुख्य देह तर समाधी आहे. हे आम्ही कधीच विसरायला नको. योगाबाबत हा विचार फक्त बौद्धिक व्यायाम नाही कोणती स्वप्न प्रलोभन किंवा आश्वासन नाही. तर योगाच्या प्रयोगाचे यथार्थ आहे मी निश्चित आहे, की येणाऱ्या काळात जगातील बहुतांश लोक आग्रहाने योग आत्मसात करतील. आणि योगाद्वारा एक शांत

योगाने आत्म धर्म व राष्ट्रधर्म प्राप्त होईल. आत्मकल्याण आणि विश्व कल्याणाच्या मार्गावर विश्व पुढे जाईल. जातिवाद, धर्मवाद तांतवाद भाषावाद, मावसवाद, माओवाद व मानववाद इत्यादी मध्ये असणारा विवाद नष्ट होईल. आणि मनुष्य खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद आणि मानवतावाद यांचा स्वीकार करेल. व भारत जगाच्या पाठीवर सर्वोच्च सांस्कृतिक, अध्यात्मिक, आर्थिक व सामाजिक शक्तीच्या रूपाने प्रतिष्ठित होईल. अशांतीत नेहमी बळ, मत्सर तृष्णा, असंतोष अवि विवेक क्रोध असंयम भावना निर्माण होतात. ध्यानामुळे जेव्हा माणूस मनुष्याचं मन शांत होईल तेव्हा समाजात, राष्ट्रात व विश्वासात व्यापून राहिलेला नम्र, हिंसा, अपराध व भ्रष्टाचार नष्ट होईल. आणि उपासनेच्या वतीने वासनेच्या प्रवृत्तीवरही नियंत्रता ठेवता येईल. होपवादी

तिच्या जागृती करण्याचा अंत हा योगाच्या वैयक्तिक प्रतिष्ठानचे शक्य आहे. अन्यथा या महाविनाशातून मानव जातीला कोणतीच वाचू शकत नाही. अं वायूचे घटक मनुष्य शोषणासाठी जी हवा ग्रहण करतो, त्याला आपण oxygen म्हणतो. आणि अच्छावासारे जी हवा बाहेर सोडतो, त्याला carbon di-oxide म्हणतो. ही बाब आणखीक स्वरूपात सत्य आहे. वास्तव हे आहे, की आपण जो वायू ग्रहण करतो त्यापैकी अधिक भाग nitrogen असतो आणि जो वायू आपण सोडतो त्यापैकी अधिक भाग nitrogen असतो. परंतु आपल्या शरीराची अंतर्गत रचना अशी असते की फुफ्फुस निसर्गतः आपल्या रक्त कनिका oxygen ला शोषून घेतात. आणि अन्य वायूचे घटक आपल्या शरीरात अवशेषून घेऊ शकत नाही त्यामुळे nitrogen इत्यादी वायूचे अन्य घटक शरीरात जातात.

वेळी आपल्या मुळापासून nitrogen शोषित करून पोषण करतात. एक oxygen वर तर दुसरा carbon di-oxide वर जगतो हा ईश्वरी अह चमत्कारचं आहे. दोघांचेही जीवन आहे पण आधार वेगवेगळा आहे. नैसर्गिक संतुलन ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे अं ईश्वरीय जैविक सृष्टीची संरचना सुद्धा एक मोठा आश्चर्यचं आहे. विनोदाचा भाग म्हणून मी म्हणेन की मानव जीवन जगण्यासाठी जेवढं oxygen घेतात त्या बदलल्यास झाड लावून जर तितकचं oxygen निसर्गाला परत केलं, नाहीतर देव त्याला पुढचा जन्म झाडाचं देतो आणि जितकं oxygen घेतात तितकं झाड होऊन परत करा. असं म्हणतात. योगाचे प्रत्यक्ष आणि प्रवृक्ष स्वरूपात कोट्यावधी लोकांवर प्रयोग करत चे परिणाम आमच्या जवळ आहे आले. आहेत ते परिणाम चिकित्सा क्षेत्रात एका नव्या संवादाला जन्म देत आहेत. योग प्रयोग परिणाम प्रमाण या शर्मात योगावर clinical control trial पासून हजारो लाखो रुग्णांची योगा करण्यापूर्वीची आणि योगा केल्यानंतर ची scientific clinic report Comparative studies pathological report आणि वेगवेगळ्या रोगात योगा करण्याच्या अगोदर आणि योगा केल्यानंतर शरीरात होणारे हे आरोग्यदायी परिवर्तन दाखवणारे अन्य reportECG, PSTangiography, biolophy, whole mineral, density report आणि लाखो रुग्णावर योगाचे मनोगत प्रभाव याची विस्तृत report श्रद्धे आचार्य बाळकृष्ण द्वारा लिखित आतापर्यंत योग क्षेत्राच्या सर्वाधिक वैज्ञानिक आणि प्रमाणिक पुस्तक विज्ञानाच्या कसोटीवर योग in synergy with medical science या संपूर्ण वैज्ञानिक प्रमाण आहेत. रक्तच नाही तर cancer AIDS हृदयरोग, hepatisisTBthyroid पांढरे डाग मुळापासून nitrogen शोषित करून पोषण करतात. एक एक oxygen वर तर दुसरा carbon dioxide वर जगतो. weather विषयी मला अस वाटत कि आपल्या weather ची काळजी आपण च घेऊ शकतो जर आपण पर्यावरण वेवस्थित ठेवलं झाडे वेवस्थित लावले झाडांची निघा आणि काळजी वेवस्थित घेतली

वतावर्णताच काही fix राहील नाही आहे

असती शहरा कडे बघितल वळण लावलं आणखीन आपल्याला weather ची काळजी च घ्याची असेल तर आपण

त्या शेताच side ला ते पण कमीत कमी करत चालले त्याना अस वाटतं की थोडी शेती वाढली तर माझे दोन तीन झाड केंव्हा तेवढ जागा मध्ये भेटशील कि हा फायदा करून घेत आणी त्यानं अस वाटत त्यामुळे पण त्या त्यामुळे पण ते लोक तिथले लोक म्हणजे बांद शेतकरी पण आता बांध कमी करण्याच्या माग लागले आहेत पहिले तस नव्हतं

म्हणतो ना एका फारशी चा पण बांद नाही राहणार calculation करण करायचं झालं तर आणि पहिला असं होत कि अह दोन तीन फारश्या होता होईल येवढा बांद बांद होता शेताला पण तस नाही आहे. तर या गोष्टी चा पण शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे की चांगल्या गोष्टी ज्या आहे ते तश्या राहू दिल पाहिजे त्यात वेगळं काही बदल नाही केल पाहिजे केंव्हा केंव्हा ज्या गोष्टी आहे तश्या ठेवल्या मुळे त्यांना पण त्या त्या गोष्टीच चांगलं परिणाम होईल होणार असं वाटत गोष्टी use फक्त झाडा लावा हे मोहीम रागावतोय, रागत्ये पण झाड

अहो ऐकलत का?

अहो आपण आता काल ते बंडूसाठी जी मुलगी fix करून आलो. आता आपण पुढचं योजना करायला हवी.

अह आपण वही पेन घेऊन पूर्ण योजना आखुया का? बर. ठीक आहे ना. ठीक आहे. घ्या बर जरा वही आणि पेन घ्या.

अं तुमचं मुलां मुलीकडच्या लोकांशी काही बोलण झालेलं होत का? हो. माझ बोलण अस झाल होत कि पत्रिका किती छापायच्यात म्हणजे, त्यामध्ये पाचशे मी आपल्याकडून सांगितले. त्यांनी पण पाचशे अस घेतलं म्हणजे एकूण हजार होतील.

हजार माणस, हजार माणसांच्या पत्रिका सांगितल्या का तुम्ही? नाही नाही, आपल्याकडचे पाचशे फक्त. म्हणजे मी असा विचार केला, कि दोनशे अह जवळचे नातेवाईक आणि आपले तीन चार लोकं मिळून अं दोनशे मित्र मंडळी ओळखीपालखीचे आणि शंभर लोकं वस्ती मधले असे एकूण पाचशे. अच्छा. पण अं मला काय म्हण्यायचं होत, जर आपण अं हे यापेक्षा कमीमध्ये आटोपलं तर बर नाही का? अं तरी पण आपल्याला चारशे तरी लागतील. असं मला वाटत. शंभर कमी करू शकतो. मित्र मंडळी आपण कमी केली. शंभर एक ठेवूया तरी चालतील.

कार्यक्रम चांगल्यापैकी निपटवायचा. असं कस आपण ते तरी त्याचं कुटुंबही मोठच आहे ना. ते जर पाचशे लोक अं पत्रिका छापतील आपण चारशे छापलं तर ते बरोबरीच नाही होणार.

कारण काही लोकांना एक एकेकट्यांच निमंत्रण जात आणि काही सहपरिवार जात. त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त सहपरिवार असले. चारशे पत्रिकाचे आपले जवळपास आठशे किंवा त्यापेक्षा अधिक एक हजार लोकं होतात. जिथे हे लग्न सोहळा होणार आहे तिथे दोन हजार लोकांची व्यवस्था आहे.

तेव्हा मी आता गेले होते. त्यामुळे मला याबद्दल काही कल्पना नाही. तर माझ म्हणणे काय होत? कि आपण आधी चर्चा करून घ्यायची. काल मुलीच्या आईशी बहिणीशी आणि तिचा भाऊ पण होता तर तेव्हा आम्ही बोललो तर त्यातल काही मी तुम्हाला सांगते कि त्याचं काय म्हणन आहे ते तर अह त्यांनी अस बोलले कि

तर ते मानले त्या गोष्टीला आणि अं म्हणजे जेवणाखावनाच अह menu बद्दल वगैरे तुम्ही काही बोललात का? पुरुष मंडळी हो आणखी एक दोन बैठकी होतीलच. कारण कपडे खरेदीच्या वेळेस आपली त्यावेळेस आपण पत्रिकाच कमीजास्त करू शकतो. पण आपल आपल्या घरची जी गोष्ट आहे. तर पत्रिका कशी छापायची अं इंग्रजी मधल्या किती? मराठी मधल्या किती? हे आपण ठरवून घेवू. कारण ज्यावेळेस त्यांच्याशी बैठक करायला जाऊ. पत्रिका देण्याच्या वेळी त्यावेळेस आपण सर्व बोलून घेवू. तू काय कर करशील आता या येत्या तीनचार दिवसात अह सगळ्या लोकांच्या ज्यांना ज्यांना पत्रिका द्यायची आहे. त्या सगळ्यांची एक यादी करून घ्यायची. म्हणजे अं बाहेरगावचे जे लोक आहेत ते एकाठिकाणी लिहायचे. वस्तीतले दुसऱ्याठिकाणी लिहायचे आणि आपल्या घरच्या लोकांना सांगून द्यायचं कि त्यांचे त्यांचे जे मित्र आहेत. ज्यांना पत्रिका द्याच्यात त्यांची एक यादी तयार करून घ्यायची. म्हणजे काय होईल? कि सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ते आपले एकूण किती जाते. त्यामधून आपण किती कमी करू शकतो किंवा त्यात आणखी वाढवू शकतो का? याचा अंदाज घेऊन आपण पुढच्या बैठकीला जावू. बर. अं आपले जेवणामधले काय काय पदार्थ ठेवायचे. याबद्दल थोड अह आम्ही चर्चा केली. तर त्यात त्यांनी बोलले, कि पदार्थ आपण जास्त ठेवूयात आणि नाश्त्याचे जे काही प्रकार आहेत. त्यातही ते भरपूर अं अह प्रकार ठेवायचा विचार करत होते. मलाही थोडफार पटलं त्याचं तर अं मी तुम्हाला तेच सांगते. अह त्यांनी बोलले कि पालक पनीर ठेवूया आणि एक साधी mix veg mix भाजी ठेवू आणि अं आणखी काय बोलले. गोड मध्ये त्यांनी गुलाबजाम सांगितले. रसमलाई पण सांगितली आणि भाकर आणि झुणका बोलले. त्यासोबत ठेचा आणि मध्ये तिचा भाऊ पण बोलला कि पुरण पोळीचा पण आपण विचार करू शकतो. तर मी त्यांना बोलले कि पुरणपोळी बरी असेल कारण हे थोडा वेगळा पण menu वाटतो. आपण त्यावर विचार करूया. तर तुम्हाला काय वाटतंय यात आणखी काही हम्म आणि त्यांनी थोड भाताबद्दल बोलले कि साधा भात न ठेवता. बिर्याणी सारखा थोडाफार अं

noodles आणि पाणीपुरी असले पदार्थ त्यांनी काही सांगितले आणखी. आणखी दही भल्ला अं आणखी एक दोन पदार्थ त्यांनी बोलले. जवळपास भरपूर पदार्थ ते बोलले तर मला आता एवढ लक्षात अआहे. तर तुमचा काय विचार आहे? बराय. माझ्या हि डोक्यात तेच सुरु होतं कि बिर्याणी दाल fray पालक पनीर, आणखी दोन भाज्या. दोन तीन प्रकारच्या पोळ्या म्हणजे ते पालकपुरी किंवा साधीपुरी अं तंदुरी पण पोळी अह ठिकाणी लांब रोट्या असे चार पाच प्रकार असतात. तर त्यातले तीन प्रकार तरी ठेवू. पापड salad असेल. दोन तीन अं प्रकारचे भजे असतील. दोन तीन प्रकारचे आपण sweet ठेवू. म्हणजे हलवा किंवा अं गुलाबजाम किंवा ते काय म्हणली होती आता तू? गोड काहीतरी अं त्यांनंतर मग ते पाणीपुरी, चाट, दहीपुरी, दहीवडा, दहीभल्ला हे दह्याचे जे प्रकार असतात. त्याचा पण एक विशिष्ट ठेला लागतो. वेगळ असत ते ते आपण ठेवू शकतो. ते आपण बैठकी मध्ये final करून टाकू. आणि सुरुवातीला ते थंड पेय देतात किंवा ते हराभरा कबाब ते अस आणि शेवटी ice cream आणि कॉफी ज्या टिकाणी होणार आहे ते अस मोठ आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ठरवता येतात. काय काय ठिकाणी कुठ कुठ काय काय ठेवायचं. ते आचारी लोकं बरोबर आपलं हम्म हे करतात ते नियोजन करतात. हे बर आहे. म्हणजे त्याचं आणि आपल जवळपास सारखंच आहे. फक्त कोणत्या भाज्या कश्या ठेवायच्या? एखादी भाजी तिखट ठेवायची. एखादी गोडसर ठेवायची आणि एक साधी ठेवायची. म्हणजे ज्यांना जस वाटतं तस ते अं आस्वाद घेवू शकतात. त्या आचाऱ्याला सांगायचं कि तुमचा कुठेतरी कोणतातरी कार्यक्रम असेल तर त्याची तारीख आम्हाला कलवा. म्हणजे त्याची चव पण आपल्याला घेऊन पाहता येईल. त्याठिकाणी जे पदार्थ चांगले बनले असतील. आपल्या चवीनुसार ते पदार्थ आपण आपल्याकडे पण ठेवू. म्हणजे त्यांच्या समूहामध्ये जे पदार्थ अधिक चांगल्याप्रकारे बनवले जातात ते आपण ठेवू. कारण कि काय होत कि लोकं चांगल्या चवीला जास्त काळ लक्षात ठेवतात. आणि आपल्या हिकडे

हळदीमध्ये तर अं जेवण साधारण पणे अं सगळीकडे साधच जेवण असत ना. जास्त अं त्यात पदार्थ दिसत नाहीत. पण तरी पण आपण अं पोळी ठेवू कि पराठे ठेवू कि पुरी ठेवूया. भजी, भात, डाळ आणि दोन भाज्या हे पदार्थ ठरवलेले आहेत. आणि गोड एक गोड पदार्थामध्ये अं लाडू बघू आपण. किंवा जलेबी किंवा अह अं आणखी काय बघता येईल मिठाईमध्ये खीर नाही. खीर नाही पसंद केल जाणार हळदीमध्ये गुलाबजाम common होऊन जाईल. भात आपण साधा ठेवण्यापेक्षा ना अं तिथे आपण पुलाव ठेवूया. हळदी मध्ये काही जास्त लोकं राहत नाहीत. पुलाव ठेवूयात हो पुलाव बरा वाटेल. पण हळदीला मला वाटतंय कि जास्त खर्च नाहीच केलेला बरा. कारण कसं आहे कि कपड्यामध्ये आपले खूप खर्च होणार आहेत. अरे एक भाजी कमी करून टाकू. त्याऐवजी पुलाव ठेवू. अहो पण इकडे जर खाण्यावरच आपण भरपूर खर्च जर केला ना. तर तिकडे आणखी आपल्याला खर्च आहेत. कपड्याचा खर्च आहे. दागदागिने आहेत. शिवाय आपण लग्न मंडपालाही आपल्याला खर्च आहे भरपूर आहेत. एक लाख रुपये अं मंडपासाठीच जाणार आहेत. शिवाय दागदागिने करायचे म्हंटल तर ते वेगळा खर्च जातो. त्यामुळे थोड आटोक्यात घेतलेले बरे आरे दागदागिन्याच तर मी विसरलोच होतो. हो तोही एक मोठा खर्च आहे. बर ठीक आहे. अं आपण त्या आचाऱ्याला बोलवून, हळदीच आणि पाहुणचाराच्या जेवणा च दोन्ही करता एकत्रच करू आणि त्यातून कोणतं हे ठेवायचं आणि कोणतं नाही ठेवायचं. हे आपण त्यांना विचारून खर्च त्यात्या वेळेस सांगू. तर तो एक खर्च ठरवून घेऊ कि एवड्या खर्चात एव्हढ एवढ झालं पाहिजे. ठीक आहे. आणि दागिन्याच कसं करता तुम्ही? अं ते पण त्यांना अं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना विचारावं लागत का? हो झालं ना आमच बोलण दागिन्यानबद्दल. तर अं ते म्हणाले तुम्हाला मुलीला जे काही द्यायचं असेल, चढवायचं असेल ते तुम्ही चढवू शकता. आम्ही आमच्याकडनं जोडवे, अं पायातील चाळ आणि बांगड्या. एवढ मुलीची आई आणि मुलीचा भाऊ स्वतःहून करून देणार आहेत. आणि ईकडण आपल्या कडन अं अजून काही बोलणी केलेली नाही कि आम्ही काय देणार मी त्यांना बोलले कि आम्ही आधी चर्चा करू घरी आणि त्यानंतर ठरवू. तो तर आपला प्रश्न आहे ना कि आपण काय काय घालायचं काय काय नाही. जस आता मंगळसूत्र आहे ते तर बोलावंच लागत करावच लागत.

त्याचं स्वतःच काय म्हणणे आहे ते. अं ठीक आहे. त्याला विचारून घे तू जरा. बंडू म्हणाले होते कि मंगळसूत्र करूया आणि शक्य झाल्यास कानातले पण देवू. बर. तर हळदीच्या कार्यक्रमासाठी अं ते स्त्रिया नउवारी घालतात ना, जस ते मस्तानी असते किंवा काय ब्राह्मिणी असते, पेशवाई असते. ते एक ठेवायचं आहे. आणि मस्तानी करिता बंगाली सदरा आणि फेटा हम्म आणि सोबत संगीत असे दोन तीन कार्यक्रम ठेवायचं कि

कपड्यांचं कस आहे. कपड्यान मध्ये आपल्याला भरपूर खर्च येणार आहे. कस आपल्याकड हे शेवटच लग्न असल्यामुळे आपल्यला जवळपास आपल्या कुटुंबातील सगळ्यांना कपडे घ्यावे लागतील. आपल्या कुटुंबामधेच तीन काकू तीन काकाजी त्यांचे अं त्यांचे मुल हि सर्वांना कपडे घ्यावे लागतील. कारण आपल्याकडचे हे शेवटचे लग्न असल्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे. शिवाय कस, कि आपण कपडेच करतो म्हंटल जवळचे आपल्याच कुटुंबातील कपडे करतो म्हंटल. तर जवळपास अं काकाजी कडचे आठ माणसं मोठ्या काकाजी कडचे तीन अं आपल्या घरचे नऊ, मोठ्या आक्का कडचे सात, मधल्या अक्का कडचे दोन अं नंतर लहान अक्काकडचे अं सहा

नाही नाही अस बोलण नाही झालं. ते अजून आपण ठर्वायच कारण कि त्यांचे त्यांनी घ्यायचे कि आपण एकमेकाचे कपडे घ्यायचे. हे आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल. पण मला वाटतय कि आपण आपापले कपडे घेतलेले बरे.

हो ना. आपापले घेतले ना ते बर राहील. म्हणजे रुसवे फुगवे राहणारच नाही कि मी एवड्याचे घेतले आणि तुम्ही एवढ्याचे घेतले. शेवटी काय आहे कि आपल्याला खर्च दोघांना हि करावाच लागतो. तर आपण आपले आपले घेतले आपापल्या सोयीने जे काही घ्यायचे असतील ते आपण आपले आपले घेतले तर ते बर राहील.

ठरवून घ्याव लागेल. रंग संगती तर करूच ना. आज काल काय सर्वच जण रंग संगती केल्याशिवाय नवरदेव नवरीचे कपडे जमवत होतच नाही. हा मग ते तसं करू. म्हणजे आपण त्याना त्यांचे घ्यायला सांगू आणि आपण आपले घेवू. आपल्या कपड्या सोबत मग आपण बर लहान मुलाचं काय ठरवलंय लहान मुलं जेवडी मंडळी आहे आपल्याकडे त्यांच्या साठी आपल्याला असे एकसारखे पेहराव घ्यावे लागतील का? जरी त्याचे रंग वेगळे असले किंवा रंग एकसारखे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे

कोणत्या कार्यक्रमासाठी विचारताय तुम्ही? लग्नासाठीच. म्हणजे लग्नामध्ये आपले लहान मुलं जे दिसतील ते ओळखीचे असले पाहिजे. ओ लग्नामध्ये कुठे आपण सारखी कपडे घालतो. तिथे काय band party आहोत आपण. नाही नाही मला तसं band party सारखे नाही म्हणता येत. ते रंग एकसारखा असलं तर band party होईल. पण एकसारखं म्हणजे कस अं coat pant किंवा दुसरं काय येते? अं काय ते सफारी येते. अस नाहीका अस म्हणायचं होतं मला. ते रंग वेगवेगळे राहतील पण प्रकार एकसारखा राहील. अस मला काहीतरी सुचवायचं होतं. नको नको बाबा. लग्नाचे कपडे तर सर्वाना आपापल्या आवडीनुसारच घेवू द्या. कारण काय सगळ्यांची आवड असते. कि कोणाला काय घालायचं. त्यामुळे लग्नाच्या कपड्यानमध्ये आपण कोणाच्याही लग्नाच्या कपड्यानमध्ये अं चूळमूळ नाहीच केलेली बरी. हा हळदीला आपण ठरवूया कि एकसारखे काहीतरी आपण एक अं गणवेषा सारौं ठरवू शकतो. ठीक आहे. बर. मग एक कामं करू शकतो आपण अं प्रतिव्यक्ती आपण एक ठराविक रक्कम त्या त्या कुटुंबाला देऊ. आणि त्यांना सांगू कि तुमच्या आवडीचे कपडे तुम्ही घेऊन घ्या. अं म्हणजे झालं. अं त्यामध्ये असा रुसवा फुगव काही असणार नाही आणि थोडीशी भर जरी टाकायची असेल तर ते टाकतील मग आपल्याकडून हम्म अस करू शकतो. हो कि नाही. हो हो. ठीक आहे ना. तर मला काय वाटतय कि अं आपण हळदीच्या कपड्यान मध्ये ना सर्वांना स्त्रियांना नौवारी घालायला सांगू. लहान मुलांना लहान मुलींना अं लेहंगा ठरवूयात. आधी आपल्याला सगळ्यांशी चर्चा करायला हवी. पण जस आधी आपण जेव्हा पसन आपण मुली पाहण्याचा कार्यक्रम करतो. तेव्हा पासून आमच्या चर्चा सुरूच असतात आता तुम्हाला हि माहित आहे बाईका म्हणजे एकत्र आल्या कि त्यांच्या चर्चाना कपडा हा विषय dress हा विषय खूप महत्वाचा असतो. मग आता बंडूच लग्न शेवटच लग्न, लाडक्या भावाचं लग्न, लाडक्या दिराच लग्न तर झालं सुरु आता काय कपडे घालायचे हे घालायचं ते घालायचे. अस जेव्हा ठरवल तर त्यामध्ये आम्ही बोलण सुरु केलं होत. तर सर्वांच जवळपास म्हणजे जेवढ्याच बोलण झालं त्या सर्वांच अस मत आहे. कि हळदीमध्ये पिवळा color तर असतोच पिवळा रंग तर असतोच. पण अं dress चा अह म्हणजे कुठल्या प्रकारचा अं dress घालायचा म्हणजे नौवारी घालाची कि साडी घालायची कि लेहंगा घालायचा कि फक्त साधे साधे आपापल्या पद्धतीने कपडे घालायचे. अस जेव्हा बोलनी झाली होती तर तेंव्हा सर्वांनी स्त्रियांनी बोलले होते कि सगळ्यांना नौवारी घालायची आहे. लहान मुलांचं त्यांच्या त्यांच्या आई ठरवतील. पण त्या विषयी एक साधारण पणे एक लेहंगा सर्व मुलींना लहान मुलींना शिवून द्यायचा. कुमारिकांना अस बोलण झालं होत. शिवाय पुरुषान करिता बंगाली सदरा आणि पायजमा आणि अं शक्यतो पर्यंत डोक्यावर फेटा

कि कोणते कपडे कशे घालायचे. आणि तुम्ही बोललात ते कि सर्वांना एक ठराविक रक्कम देऊन द्यायची. तर हे बर बोललात तुम्ही. त्यांना त्यांना आपली एक ठराविक रक्कम देऊन दिली. तर अं ते आपापल्या सोई नुसार लग्नाचे कपडे घेऊन घेतील. बरोबर ना. हो हो हो. छान छान. तस चालेल. एक काम करू आपण फेटेवाल्यांना बोलवून घेवू. ज्यांना ज्यांना फेटे बांधायचे ते ते फेटे बांधतील. आणि ज्यांना आपले केश रचना बरोबर ठेवायची आहे ते नाही बांधतील. अस आपण करू शकतो. म्हणजे एकदम अस बंधन कारक आपण नाही ठेवणार. पण जेवण मात्र चांगल पाहिजे जरा. आणि संगीत ठेवू. संगीत साठी ते आजकाल ते मोठ मोठे वाद्य येतात. मोठ्या मोठ्या आवाजात गातात आणि नंतर नाचतात. धूम धडाक्यात तस आपण करू शकतो. ठीक आहे. मग आता बघू आपण मग. राम हा हिंदू धर्मातील भगवान विष्णूचा सातवा अवतार आणि अयोध्येचा राजा होता. कृष्ण आणि राम हे विष्णूचे सर्वात महत्वाचे अवतार मानले जातात. काही राम केंद्रित पंथमध्ये रामाला परमात्मा अवतार मानले जाते. रामाचा जन्म सुर्यवंशात झाला. जो नंतर रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला. एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारतीय पुरातत्व विभाच्या सर्व अह सर्वक्षनुसार रामाच्या जन्मस्थानी एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते. जे प्राचीन काळातील रामाची पुजा दर्शवत राम हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहे. अयोध्या हे रामाचे जन्मस्थान मानले जाते. हा अह राजा रघूचा एक ढोंगी राजा अजातचा मुलगा आणि इंदुमती इच्छुक वंशाचा अयोध्येचा राजा आणि भगवान रामाचा पिता होता. वाल्मिकी रामायणात त्याचा वंशाचा इतिहास तपशिलात सांगितलेला आहे. सर्वात मोठी होती तो सर्वात दयाळू आणि सर्वात समजूतदार होते कैकेयी ही दुसरी पत्नी होती सर्वात सुंदर आणि हुशार होती त्यानंतर राजा दशरथ यांचा भाव भगवान रामाला चौदा वर्षानंतर वनवास वनात पाठवण्यास पाठवले सुमित्रा ही तिसरी पत्नी होती. जो त्या सर्वांमध्ये सर्वात शहाण अह शहाणा आणि ज्ञानी होती. दशरथाला एक मुलगी आणि चार मुले मुलगे होती. शांता ही राजा दशरथाची कन्या आणि रामाची बहीण होती. नंतर ती याला दत्तक देण्यात आली. त्याला वैदिक ज्ञान कला, हस्तकला अन युद्ध प्रशिक्षण मिळाले होते. तिचा विवाह झाला होता. ज्याने दशरथासाठी पुत्र प्राप्ती यद्य देखील केला होता त्यानंतर राम दशरथाला राम, भरत आणि अह यांचा आशिर्वाद मिळाला. राम किंवा राम आणि भगवान विष्णू सातवा अवतार आहे कौशल्यापासून रामाचा जन्म झाला. आणि अह झाला राम आणि सीतेशी विवाह केले जो विधाता जनक याची मुलगी होती त्याने साक्षर राजा रावणाचा वध केला. आणि जिवंत राहिलेल्याची पत्नी सीतेला मुक्त केले. त्याला लव आणि कुश दोन मुले होती. भरत भरत किंवा झाला भरत हा रामाचा धाकटा भाऊ आणि राम, विष्णूचा अवतार होता. भरत विष्णूच्या पुर्वीचक्राचा अवतार होता मिथिला राजा जनकाचा भाऊ आणि चंद्रभागा यांची कन्या हिच्या विवाह झाला असता. आणि म्हणून तो सीतेचा चुलत भाऊ होता. सुमित्रा यांची लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला लक्ष्मण ज्याला लखन किंवा सौमित्र म्हणून ही ओळखल जाते हे भगवान रामाचे सर्वात जवळचे सहकारी होते. रामाला विष्णू आणि भरताचे सूर्यदर्शन चक्र मानले जाते तर लक्ष्मणला हजार डोके असलेल्या शेष किंवा शेषनागाचा अवतार मानले जाते लक्ष्मणचा विवाह सीतेची धाकटी बहीण उर्मिला हिच्याशी झाला होता. यानंतर अनंत आणि असे दोन पुत्र होते वनवास राम त्यांनी राम आणि सीता यांनी भक्तिभावानी सेवा केली.

अह तिसरी कन्या राजकुमारी अह हिच्याशी त्याचा विवाह झाला.

भगवान शंकर म्हणाले की भगवान श्रीरामाचा अवतार हे एकमेव एकमेव कारण आहे. असे म्हणतात येणार नाही मात्र भगवंताच्या अवताराबद्दल संतांनी आणि वेदांनी मत मांडले आहे हे मी तुमच्यासमोर ठेवतो. जेव्हा धर्माचा नैतिकता ढासळते अन्याय आणि अभिमान वाढतो गायी, ब्राह्मण, देव आणि यांच्यावर अत्याचार वाढतात, तेव्हा ते